बेसिक Functionवरील दोन पैकी पहिल्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
फंक्शन कसे तयार करावे त्याचा सिंटॅक्स तसेच इनपुट म्हणून एक किंवा अनेक व्हॅल्यू कशा द्याव्या ते आपण पाहू
दुसरे ट्युटोरियल रिटर्निंग व्हॅल्यूज वरील असेल
आता सुरूवात करू या
मी येथे पीएचपी टॅग्स देत आहे
येथे फंक्शनचा सिंटॅक्स लिहित आहे
मायनेम हे फंक्शन चे नाव आहे
हे आपण कॅपिटल व स्मॉल लेटर्स एकत्र करून असेही लिहू शकतो
ज्यात नवीन शब्दाचे पहिले अक्षर कॅपिटल असते
हे वाचायला सोपे असले तरी मी नेहमीच सर्वsmall केस वापरेन
हे दोन कंस आपण काढू
ज्यात अद्याप काही लिहिलेले नाही
आपण येथे इनपुट घेतलेले नाही
मी येथे Alexलिहिन
जर आपण हे कार्यान्वित केले तर आपल्याला काही होताना दिसणार नाही
कारण फंक्शन डिक्लेअर केले परंतु कॉल केलेले नाही
फंक्शनcall करण्यासाठी केवळ फंक्शनचे नाव दोन कंस आणि पुढे अर्धविराम लिहिणे आवश्यक आहे
फंक्शनमध्ये वापरण्यासाठी व्हॅल्यू द्यायची असल्यास ती येथे दिली जाते
त्याबद्दल काळजी करू नका
आपण आपले फंक्शनcall करणार आहोत ज्याने हा कोड कार्यान्वित होईल
आता रिफ्रेश करा
आपल्याला एलेक्स असे echoझालेले दिसेल
आता समजा आपल्याला एकापेक्षा अधिक ओळींचा कोड समाविष्ट करायचा आहे
तुम्ही येथे कितीही ओळींचा कोड लिहू शकता
अधिकाधिक ओळी समाविष्ट करण्यासाठी हा ब्लॉक आहे
आता हे तपासून पाहू
बघा हे कार्य करत आहे
शिवाय हे वेगळे कॉल करायची गरज नसते
तर हे असेही कॉल केले जाऊ शकते
उदाहरणार्थ कोटस मध्ये माय नामे इस कोटस पूर्ण
मायनेम हे फंक्शन
आपल्याला माय नामे इस आणि आपले फंक्शन वेगवेगळे एको करणे आवश्यक आहे
हे नीट कार्यान्वित न होण्याचे कारण म्हणजे ते एक फंक्शन आहे
वॅल्यू नाही
त्यामुळे हे एलेक्स असे एचो करणार आहे
नवीन ओळीवर हे लिहिल्याने काही फरक पडत नाही एचो माय नामे इस एचो एलेक्स
कळले
हे इथे काम करणार नाही
त्याने माय नामे इस माय नामे असा आऊटपुट मिळेल
त्यामुळे हे परत खाली आणून रिफ्रेश करा
आणि बघा माय नामे इस एलेक्स असे एको झाले आहे
नीट कळण्यासाठी परत सांगतो हे जर कार्यान्वित होणा या कोड ने replaceकरायचे झाल्यास ते असे दिसेल
परंतु आपण असे करणार नाही
हे नीट कळण्यासाठी परत सांगितले आहे
आता एक गोष्ट आणखी सांगतो
फंक्शन हे defineकरायच्या आधी सुध्दा आपण कॉल करू शकतो
हे पीएचपी मध्ये चालू शकते
हे आता रिफ्रेश केल्यास तुम्ही ह्या आऊटपुटची अपेक्षा धरू शकता
कारण हे फंक्शन declareकरण्याच्या आधीच कॉल केले आहे आणि त्याला ते पूर्णपणे ओळखता आलेले आहे
प्रत्यक्षात हे असे कार्य करत नाही
जर हे ठीक वाटत असेल तर तुम्ही हे पेजच्या शेवटी ठेऊ शकता
परंतु मी वरती डिक्लेअर करणे पसंत करीन ज्यामुळे आपण पुन्हा सुरूवात करू शकतो
त्याबद्दल एवढेच पुरे
आता फंक्शनमध्ये वॅल्यू भरण्यासाठी आपण येथे टाईप करूया
हे यूर नामे इस असे एको करेल
आणि नंतर आपले नामे हे व्हेरिएबल एको करेल
आपल्या फंक्शन ला यूरनेम असे नाव देऊ या
आता हे व्हेरिएबल कोठून मिळणार
आता युजरला येथे इनपुट देता यावे असे मला वाटते
येथे नामे व्हेरिएबल लिहून यूर नामे आणि quotesमध्ये एलेक्स लिहूया
हे अशा रितीने काम करते
यूरनेम फंक्शन कॉल करते
हा व्हेरिएबल उचलून nameमध्ये टाकते आणि echoमध्ये वाचते

तर आपण असे म्हणत आहोत यूर नामे एलेक्स
हे करताना आपल्याला ह्याची व्हॅल्यू लागेल विशेषतः स्ट्रिंग वॅल्यू
तुम्ही येथे जाऊन काही इनपुट आले आहे का ते बघता
ते आलेले आहे एलेक्स
आता आपल्याला यूर नामे इस एलेक्स असे मिळाले आहे
तर हे असे आहे
आपण हे बिली असेही बदलू शकतो
हे असे काम करते
आता मला पुढे फंक्शन द्वारे असे लिहायचे आहे की तुमचे वय इतके वर्ष आहे
यासाठी आपल्याला नाव आणि वय लागेल
त्यासाठी आपण आणखी एक व्हेरिएबल घेऊ
येथे आपण कॉमा देऊन आणखीन हा व्हेरिएबल वाढवू
अनेक व्हेरिएबल देताना ते कॉमा ने वेगळे करतात
पहिला व्हेरिएबल येथून घेतला जातो आणि echoकेला जातो
तसेच दुसरा येथून घेतला जातो आणि येथे echoकेला जातो
फंक्शनमध्ये व्हेरिएबल अशी लिहिली जातात
हे अनेक व्हेरिएबल्स घेते
अशाप्रकारे कोड असतो
हे तपासून बघूया
येथे थोडी स्पेस असणे आवश्यक आहे
तसेच येथे पुन्हा एलेक्स आणि 19 टाईप करून रिफ्रेश करा
आणि बघा
फंक्शन वेळ वाचवते
हे कोड चे मोठे ब्लॉक्स समाविष्ट करते
तसेच हे इनपुट घेऊ शकते
हे ट्युटोरियल येथे संपत आहे
रिटर्निंग वॅल्यू साठी कृपया फंक्शन्स वरील दुसरे ट्युटोरियल बघा